स्पोकन ट्यूटोरियल टेक्नॉलॉजी चा परिचय करून देणार्या सादरीकरणा मध्ये आपले स्वागत आहे ज्यात आयटी साक्षर भारत घडवण्याची क्षमता आहे
आयआयटी मुंबई चे कन्नन मौद्गल्ल्या हे या प्रॉजेक्ट चे प्रमुख आहेत
स्पोकन ट्युटोरियल म्हणजे काय आहे
हे संगणक सत्राचे एक रेकॉर्डिंग आहे
धावते वर्णन सह काही सॉफ्टवेअर समजावून सांगण्यासाठी
परिणामी चलचित्र म्हणजे स्पोकन ट्युटोरियल आहे
विशेषत 10 मिनिटा चा कालावधी असतो
स्पोकन ट्यूटोरियल तयार करणार्या पायर्या पुढीलप्रमाणे आउटलाइनरुपरेषा स्क्रिप्ट मुळलेख रेकॉर्डिंग ध्वनिमुद्रण इतर भाषांमध्ये स्क्रिप्ट चे भाषांतर करणे आणि डब्बिंग मी या प्रत्येक पायर्या तुम्हाला समजावून सांगते
आम्ही दोन सॉफ्टवेअर सिस्टम च्या रूपरेषा तुम्हाला दाखऊ
एक्सफिग एक्सफिग आणि phpमायस्क्ल मी आधीच httpspoken tutorialorg वरुन या ट्यूटोरियल साठी सर्व आवश्यक लिंक्स डाउनलोड केल्या आहेत
एक्सफिग साठी रूपरेषा पाहू
पीएचपी साठी रूपरेषा पाहू
पुढील स्लाइड वर जाऊ
स्पोकन ट्यूटोरियल तयार करण्याची दुसरी पायरी आहे स्क्रिप्ट जसे चित्रपटाला एक चांगल्या स्क्रिप्ट ची गरज असते स्पोकन ट्युटोरियल ला देखील एक चांगल्या स्क्रिप्ट ची गरज आहे
सध्याच्या ट्युटोरियलच्या स्क्रिप्ट येथे आहे
स्क्रिप्ट लिहिण्याची मार्गदर्शक तत्त्वे येथे आहेत
मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करून सांगणारे ट्यूटोरियल देखील लवकरच उपलब्ध होईल
मी आता gmailअकाउंट मधून एक मेल कसा पाठवायचा हे थोडक्यात स्पष्ट करणारे स्पोकन ट्यूटोरियल तयार करेल
मी इशोवू हे स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर सुरू करते
स्क्रीनवरील आयताचे निरीक्षण करा
जे काही या आयताच्या आत असेल ते रेकॉर्ड होईल
मी नेटस्केप उघडला आहे
मी हे तंतोतंत या आयताच्या आत स्थीत केले आहे
हे जीमेल ला निर्देशित करत आहे
येथे तमिळ मध्ये बोलले जाईल
येथे रेकॉर्डिंग सुरू होईल
guestस्पोकन आगा लॉजिन सेयगिरेन जीमेल एआय थिरंदगी वित्ताडू कंपोज बटन मूलम आरंबिकप पोगिरेन 1 Subject160Test इंगू वारुवोम थिस इस आ टेस्ट मेल सेंड बटन मूलम इमेल एआय अनुप्पुगिरेन इप्पोडू साइन आउट सेयगिरेन नानरी वनक्कम येथे रेकॉर्डिंग पूर्ण झाली आहे
ताबडतोब रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर चित्रपट मुव्ही तयार करते
प्रथम मी नेटस्केप आणि इशोवू बंद करते
मी आता रेकॉर्ड केलेली मुव्ही सुरू करते
रेकॉर्डिंग सुरू होते
यास पुढे करू
रेकॉर्डिंग सुरू होते
मी हे बंद करते
आता पुढील स्लाइड वर जाऊ
यालाच मी स्पोकन ट्युटोरियल असे म्हणते
शाळेत जाणारी मुळे देखील स्पोकन ट्यूटोरियल तयार करू शकतात हे खूप सोपे आहे
आता मी रेकॉर्डिंग साठी लागणारे टूल्ससाधने समजवुन सांगते
लिनक्स वर रेकॉर्डमायडेस्कटॉप रेकॉर्ड माइ डेस्कटॉप हे कसे करायचे ते स्पोकन ट्युटोरियल समजावून सांगेन
रेकॉर्डिंग सुरू होते
विंडोज वर आपल्याकडे कॅम्स्टुडियो आहे
हे कसे करायचे ते स्पोकन ट्युटोरियल समजावून सांगेन
दोन्ही फॉस आहेत
ट्यूटोरियल कथन साठी मार्गदर्शक तत्वे देते
मी ते सुरू प्ले करते
रेकॉर्डिंग सुरू होते
मी स्लाइड वर परत येते
स्पोकन ट्यूटोरियल त्यार करण्याची चौथी पायरी आहे स्थानिक भाषा मध्ये स्क्रिप्ट भाषांतरित करणे
इंग्रजी मध्ये कमकुवत असलेल्या लोकां करिता सुलभ करण्यासाठी मी तुम्हाला सिलाब वरील गेटिंग स्टार्टेड साठी भाषांतरित केलेली स्क्रिप्ट हिंदी मराठी आणि बंगाली मध्ये दाखवेन
हिंदी मराठी आणि बंगाली
परत ब्राउझर वर जाऊ
स्क्रिप्ट वापरून आपण फक्त बोललेला भाग बदलू
व्हिडिओ समान राहील
लिनक्स वर आपण ऑडासिटी आणि एफएफएमपीईजी वापरु शकतो
हे कसे करायचे ते स्पोकन ट्युटोरियल समजावून सांगेन
मी हे ब्राउझर कमी करते
या खाली माझ्याकडे अनेक टॅब्स सह दुसरे ब्राउज़र आहे
मी हे प्ले करते160 रेकॉर्डिंग सुरू होते
विंडोज वर आपण मुव्ही मेकर वापरु शकतो
हे कसे करायचे ते स्पोकन ट्युटोरियल समजावून सांगेन
पुढील स्लाइड वर जाऊ
आपण आता हिंदी मल्याळम आणि बंगाली मध्ये सायलैबवरची स्पोकन ट्युटोरियल पाहू

येथे स्लाइड वर मागे जाऊ
स्पोकन ट्युटोरियल माध्यमातून किचकट विषय सादर कसे करायचे याची चर्चा करू
अखेर स्पोकन ट्यूटोरियल फक्त दहा मिनिटे लांब असते
स्पोकन ट्युटोरियल एकत्र करून प्रगत विषय देखील शिकवले जाऊ शकतात
पुरेश्या लहान पायऱ्या उपलब्ध असल्यास हिमालय देखील चढल्या जाऊ शकते
आता लॅटेक्स आणि सायलैब साठी अभ्यास योजना पाहू
लॅटेक्स अभ्यास योजना सायलैब अभ्यास योजना पुढील स्लाइड वर जाऊ
स्पोकन ट्युटोरियल माध्यमातून डिजिटल डिवाइड चे अंतर भरून काढता येते
उदाहरणार्थ आयआरसीटीसी माध्यमातून ट्रेन तिकीट खरेदी करायचे स्पष्ट करू शकतो
कमी किमतीच्या कृषी कर्ज शोधण्यास
प्राथमिक आरोग्य निगा वरील माहिती शोधण्यास
प्रथमोपचार वरील माहिती प्राप्त करण्यास
सर्वात कमी किंमतीत टीव्हीस विक्री चे दुकान शोधण्यास वेब शोध कसा करायचा
खरंच ही यादी न संपणारी आहे
खरेतर डिजिटल डिवाइड चे अंतर भरून काढण्यास हा दृष्टिकोन वापरला जाऊ शकतो
स्पोकन ट्युटोरियल्स क्रिएटीव्ह कॉमन लाइसेन्स अंतर्गत प्रकाशीत झाले आहे
हे स्पोकन ट्युटोरियल वेबसाइटवरून विनामूल्य डाउनलोड करण्यास उपलब्ध आहेत
एक दहा मिनिटा चे स्पोकन ट्युटोरियल तयार करण्यास उपलब्ध मानधनाची चर्चा करू
स्क्रिप्ट आणि स्लाइड्स तयार करण्यास रुपये
3500 नवशिक्या किंवा आरंभ करणार्या द्वारे पुनरावलोकन साठी रुपये 500 स्पोकन ट्युटोरियल रेकॉर्ड साठी रुपये 1000 - तसेच हे आरंभ करणार्या द्वारे देखील करता येते
स्थानिक भाषेत अनुवादास रुपये
1000 स्थानिक भाषेत डब्बिंग साठी रुपये 500
हे पुनरावलोकन आणि स्वीकार नंतर दिले जाईल
वरील रक्कम एक दहा मिनिट स्पोकन ट्युटोरियल आहेत
वास्तविक मानधन मिनिटांच्या संख्या सह प्रमाणबध्द असेल
एका वेळचे बोनस रुपये 5000 देखील आहे
आमचे लक्ष्य प्रेक्षक दूरचा राहणारा मुलगा आहे कोणाच्याही मदती शिवाय
मध्यरात्री एकटा काम करणारा थोडक्यात स्पोकन ट्युटोरियल्स स्व अध्ययनासाठी तयार करणे आवश्यक आहे
आम्ही ओपन सोअर्स सॉफ्टवेअर ला प्रोत्साहन देत आहोत
स्पोकन ट्युटोरियल्स आणि आर्थिक सहाय्य वापरून स्टूडेंट क्लब माध्यमातून कार्यशाळा चालविणे
आम्ही कॅंपस एम्बेसेडर साठी देखील शोधत आहोत
आमच्याकडे कॅम्पस एम्बेसेडर प्रोग्राम वरील स्पोकन ट्युटोरियल आहे
त्यास प्ले करू रेकॉर्डिंग सुरू होते

मी आमच्या प्रॉजेक्ट वेबसाइट दाखविते 2 सध्याचे ट्युटोरियल येथे उपलब्ध आहे
आमच्याशी संपर्क कुठे करावा येथे आहे
फॉस सिस्टम ची यादी विकी माध्यमातून उपलब्ध आहे
हे क्लिक करू
आपण या कोणत्याही प्रयत्नात सामील होऊ शकता
तुम्ही नवीन सिस्टम वर कामाचे विचारू शकता
कृपया आमच्याशी संपर्क मोकळेपणाने करा
पुढील स्लाइड वर जाऊ
स्पोकन ट्युटोरियल्स तयार पुनरावलोकन आणि वापरण्यास आम्ही आपल्या सहभागाचे स्वागत करतो
आम्हाला टेक्नॉलजी समर्थनाची ही गरज आहे
आमच्या कडे तसेच बऱ्याच नोकऱ्या आहेत
आमच्या सह कार्य करा पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ
आमच्या सह कार्य का करायला हवे
डिजिटल डिवाइड चे अंतर काढून टाकण्यास आपल्या मुलांना आयटी साक्षर करण्यास फॉस ला प्रोत्साहन देण्यास आपल्या मुलांना नोकरियोग्य बनविण्यास आपल्या देशाला एक विकसित देश बनविण्यास डॉ अब्दुल कलाम चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास
पुढील स्लाइड वर जाऊ
आमच्याकडे तुमच्यासाठी एक लहान असाईनमेंट आहे
कृपया आपण ह्या ट्युटोरियल मध्ये दर्शविलेल्या सर्व वेब पेजस शोधू शकता का ते पहा
मला निधी समर्थन स्वीकारण्यास आवडेल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
डि गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
आपण पाठाच्या अंतिम टप्यात आहोत
आमच्या सहजूडण्यासाठी धन्यवाद